हां गड्या अशा तशा ठिकाणी लय trip जातात. कमी budget मध्ये चांगलं आहे पाहायला नाही का? अह student वगैरे असतील ना त्यांच्यासाठी एक number आहे पाहायला पैसे पण कमी लागतात, खर्च पण नाही जास्त.

मुंबईला आह हां ते पाहिलेलं आहे मुंबईचं सगळं मरीन ड्राइव्ह, आणखीन त

इंडिया गेट सगळे एका side ला म्हणजे एकाच जागेवर आहेत नाही का? हां ते मरीन ड्राइव्ह, ताज हॉटेल, इंडिया गेट तिन्ही place एकाच जागेवर आहेत ना? थोडंस मरीन ड्राइव्ह थोडंस लांब आहे ताज हॉटेल ते पासून इंडिया गेट ते एका जागेवर आहे. आह आणि तो इंडिया डोर नाही का ते? एलिफंटा नाही का ते? चौक आहे. कुठे कुठे जाऊ शकतो?

कुठे आहे म्हंटला?

गेले ना समोरून असं पाहायला येतं. लेण्या वगैरे बघ आपल्या औरंगाबादच्या लेण्या कशा आहेत? आह लेण्या type आहे एकदम,

समुद्रात आहेत एकदम, जिथं समुद्र, समुद्र समुद्रात बेट असतं ना? बेट माहीत नाही का तुला?

मुंबईला राहायला तिकडे आहे ना, त्याच्यामुळे सारखं continue येणं जाणं चालू असतं. हां तेच ना बघत राहतो तुझे status माझं मुंबईला पण बरंच कांही बघायला आहे नाही का? हां मग आता महाराष्ट्र सगळ्या विशेष दादर चौपाटी, जुहू चौपाटी परत बांद्रा वरील सीलाई तुझ्या school ची सगळ्यात पहिली trip अं कोणती होती आणि कुठे गेलेली? माझी school ची trip होती ना. मी आठवीला गेलो होतो. रत्नागिरी, गणपतीपुळे कुठं कुठं? महाबळेश्वर, गणपतीपुळे, कोल्हापूर परत अं ते नाही आपली school मध्ये असताना सगळ्यांत पहिली trip आणि कुठं होती? School मध्ये सगळ्यात first trip म्हणजे लहानपणी गेली होती. ते नव्हं कितविला असताना कुठे गेलेले? तिसरी चौथीत होतो ना त्यावेळेस माझी trip गेली होती. असंच छोटंसं आमचं मंदिर आहे तिथं असं आम्हांला चालत बिलत घेऊन गेलेले मंदिरात म्हणजे गावातलंच मंदिर दाखवलं का? असं हे काय काय म्हणतात त्याला अं असं का? अह म्हणजे ते कांही असं चालत चालत नेलं असेल एवढी पण अशी

असं का? म्हणजे ते हे करायचं आपल्या घरून न्यायचे आह आणि तिथे जाऊन खायचे, खाऊन खाऊन आणि वापस यायचे.

आदल्या दिवशीच दोन तीन दिवसा आधीच सगळे packing बिकिंग. आणि अं आणखीन त्याच्या नंतर कुठे गेलते? त्याच्यानंतर सातवीला, सातवीला गेलो होतो मी ह्याला कुठं? Trip ला आपल्या ह्याला सिंधुदुर्ग नाही का?

सिंधुदुर्गला का? आणखीन? सिंधुदुर्ग ला गेलो नंतर गोव्याला जायचं होतं पण काय विषय होता? गाड्या होत्या ना एसटी महामंडळ होती. गोव्याला जायचं का? आपलं graduation नंतर जायचं का गोव्याला? जाणार आहे गोव्याला हा ना सगळ्यांत भारी traveling point आहे तिथं म्हणत होते पोरं जायचं म्हणून

हम्म water fall काय सगळ्यांत famous च आहे ते आपलं beach आहे ते वाघा beach

अं किती ticket पडतं गोव्याला जायचं? बाराशे तेराशे रुपये sleeper type असतं नाही का? आह बाराशे तेराशे

त्या train मध्ये जेवायला सगळं train मध्ये असतं, एकदम म्हणजे VIP नाही का असं? आह असं काआणि ते bus नी किती लागतं? bus ने जायचं म्हंटल्यावर private, private bus आपलं luxury नसतात का?

आणि मग train नी गेलो. तर मग तसं पण फिरायला कुठं जायचा? Train ने गेलो ना. इथून दादरला दादर वरून नगर वरून train पण बर आहे का direct गोवा एक्सप्रेस. असं आहे का? ticket किती आहे तिथं? किती बाराशे तेराशे रुपये. train ने सातशे रुपये ticket आहे. किती?

आता आपण इथून कसं आता इथून मुंबईला गेलो ना, दादर वरून train जाते ना. आह एकदम भारी, वंदे भारत माहीत आहे का तुला चालू झालंय? तशा type train आहे. आह ती वंदे भारत म्हणजे metro सारखी train आहे ना? तशी नाही पण train चं आहे पण

डब्बे नसतात का एकदम glasses काचा बिचा सगळं view दिसतो ह्या side त्या side सगळं total हां पण त्या म्हणजे metro सारखं look आहे ना त्या train ने हां मग तेच ना ते म्हंटल metro सारखी वंदे भारत मी ते पाहिलं होतं live पाहिलं होतं मोदीजी तू जर तू जर गेला ना पुन्हा जायचं असेल ना? आह पणजी ला उतरायचं train पणजी ला थांबते. अह पणजी मधून पुढं मग?

असं का? मी तिथे ऐकलंले म्हणजे तिथं हे पण भेटतंय एखादी आपली अं Motor cycle वगैरे अशी rent नी मिळते का? पाचशे रुपये दिवसभर चालवायला.

नंतर मग असं फिरायला casino एक number आहे. Casino ला कशाला जायचं? झाला बिला असता ना काय पण बरंचं Rent नी तुला scooter भेटेल scooty, bike वगैरे भेटत फिरायला गोव्यात.

पाचशे रुपये असते back one day use करायला electric scooter असते. ते नाही का ओलावाले electric scooter दोनशे दोनशे हां तशा type पण त्यांचा कसा विषय आहे ते आपल्या कडून त्यांची bike जर घ्यायची असेल ना वगैरे काढायचा कारण कसं आहे. त्यांचं आधीच damage असेल ना bike आपण लक्ष नाही दिलं तर ते आपल्या कडून tax घेतात extra त्याच्या मुळे आधीच पाहून घ्यायचा, video वगैरे काढून घ्यायचा आधी असेल तर त्यांना दाखवून द्यायचं.

थोडं असं जरी damage झालं ना पैसे घेतात आपल्या कडून extra अं करू शकतात ना बरोबर आहे. तू इथं अं गेलेला का अयोध्याला? अयोध्याला नाही, मी अयोध्याला नाही गेलो अजून. अरे व्वा! अयोध्या लय मस्त आहे आता last time मी गेलतो ना त्या trip मध्ये

असं आहे का? मी आता गेलतो ते पाहिलं आम्ही म्हणजे जे शिला आहेत ना, जे आपलं ह्याची आहे ना, रामा ची सिताची जी मूर्ती होणार आहे ना ते शिला सगळं पाहिलं. अरे तुला माहीत आहे का सात जागेवर security आहे. इथली army ची direct असं AK forty seven एक घेऊन directly ladies आणि boys म्हणजे कोणाला असं

हम्म ते पाहिलं की मस्जिद वगैरे पाडलेलं पाहिलं ते सगळं. मस्जिद पाडलेली पण पाहिलं का? side ला चं पाडलेलं होतं.

कशाने? train नीच गेला होता का? नाही bus मध्ये

अं राहायचं वगैरे direct असं hotel होतं. Hotel book केलेलं का? मला तर zero रुपये आला. तुला म्हणजे family किती तुला सांगू का? तर ticket किती होतं तिथं? अं पूर्ण सगळं travel करून माहीत आहे का? माझा मोठा भाऊ आहे ना bus च त्याचं normal rickshaw ला दुसऱ्याला लागत ना ticket आहे ना भाऊंच काढायचा तर म्हणजे नऊ हजारमध्ये आहे ना, जेवण पण होतं, दोन्ही time चा, नाष्टा पण, चहा पण, सगळं आहे सगळं आहे. Per head का? family सगळं होतं नऊ हजारात? Per head रे Per head नऊ हजार आह साडे आठ हजार का, नऊ हजार असं काहीतरी. पण म्हणजे ते सगळं ticket असं आहेत normal आहेत, ह्याच्या मुळे फिरायला म्हंटल्यावर जास्त लागतात ना पैसे? इथं मनाली एवढं गेलं तुम्हांला, मानली होते दहा पंधरा हजार, पंधरा सोळा हजार मध्ये.

काशी सगळ्यात मस्त आहे, इतकं छान आहे ना, तुला सांगतो ना योगी आदित्यनाथची स्वच्छता आणि तिथं काय उत्तर प्रदेश मध्ये की मध्य प्रदेश मध्ये कुठं येतं होतं काशी? काय म्हणाले उत्तर हे योगी आदित्यनाथ कुठे आहे? UP मध्ये का? अं मध्य प्रदेश मध्ये?

हा UP मध्ये उत्तर प्रदेश मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये येतो.

हां ते अयोध्या मध्यप्रदेश मध्ये गेलतो काय ते आपलं अं गया नाही का? अं भोजपुरीचं नाही का ते रव्वा, रव्वा सांगितले अं त्या गावाचं नावं काय? अं हेच काय state चं नाव काय?

पण त्यादिवशी आह गौतम बुद्धाचं statue पाहायला गेलतो, पण त्यादिवशी गेलोच नव्हतो माहीत आहे का? कारण की ते धुकंच होतं ना? त्यामुळे बाहेर नाहीच गेलो फिरायला?

हां बिहारमध्ये.

वारा काशीचं पान आहे, वाराणशीचं, बनारस पान रात्री बारा एक वाजता सगळं बंद झालंतं, तुला सांगतो असं इच्छा झाली होती. आता भेटणार नाही. पान उद्या सकाळी फक्त एकच जागेच उघडं होतं मग भेटलं पान. काय विशेष काय नव्हतं, बर काय पान छान होतं, सगळं होतं normal आपलं इकडे भेटत तसं पण, पण अशी एक feeling होती की अं ते आपलं हां तेच ना बनारस का पान, पान बनारस वाला हां, तेच मग तेच इच्छा होती, एवढं लांब आलो म्हणून म्हटलं तर मग तिथंच एक पान खायचं. दाजी मग भाऊ ते इतकं फिरलो ना त्यानंतर मग शेवटी झाली ती इच्छा पूर्ण.

नाही अरे एवढ्या जागेवर गेलो होतो ना मला आहे ना कुठल्याही दोन तीन गोष्टीत आवडल्या

गुजरात मध्ये नाही गेलो म्हणजे कांही point वरती गेलो होतो. गुजरात वरून यायचं ना statue बिच्चू बघून, नाही का एकदम heighted हां ते route मध्ये नव्हतं ना ते long पडतं होतं म्हणून त्यामुळे गुजरात नव्हतो गेलो आम्ही. हां हे वेदत आणखीन प्रयागराजला असे तीन तीन नद्यांचा संगम झाला आहे तिथं.

प्रवरा संगम का? काय तरी म्हणतात ना त्याला? हां तेच प्रयागराज, इल्हाबाद नाव पडलेलं, इल्हाबाद होत त्याच नाव change करून प्रयागराज केलंत . हां तेच प्रयागराज असं कांहीतरी म्हंटल तू, आता म्हंटलास तू. म्हणजे तीन नद्यांचा संगम आहे ना तिथं त्यामुळं असं ऐकलंय तिथं गेल्यावर पाप धुवून निघतात त्या नदीत अंघोळ केले हां मग तेच तिकडं लय मोठे पाप झालेत जीवना मधले त्यामुळे तिकडचं पाप धुवायला गेलो ना.

हम्म मजेतच झाली मस्त मस्त वाटतं जायला हम्म Travelling लय आवडतं यार खूप, तुला किती आवडते मग traveling? मी पहिल्या पासून फिरतो मला आहे ना सात सुराईचा असं स्वप्नचं आहे माझं traveling म्हणजे जीवनात कांही केलं अगर नाही केलं पण travelling शंभर टक्के करणार. Wow मस्तच आहे. मला travelling आवडते, म्हणजे पण तुझ्या एवढा प्रेमी ना travel चा तेवढा नाही बरं का, पण भारी आहे travelling म्हणजे

ते बाळा चे आणि बाळा चे motion picture चे अध्यक्ष म्हणून हि काम करतात जन्म त्याच्या हि कुटुंबात रवी कपूर म्हणून अमृतसर त्याच्या मध्ये अंबरनाथ आणि कृष्ण कपूर यांच्या कडे झाला त्याचा वेवसाय

college मध्ये हि शांता राम याना पुरवताना त्यानी एकोणीशे एकोणसाठ च्या नवरंग चित्रपटात संदेच्या दुहेरी भागात भूमिका स्वीकारली त्या नंतर त्याची फार किवडो कधीच मागे वळली नाही सत्क्रिय अभिनय कारकीर्द एकोणीशे साठ ते एकोणीशे नवद च्या दशकात पसरली होती चितेंद्र याना श्री शांताराम यांच्या गीत गाओ पत्थररोने एकोणीशे चौषष्ट आणि गुंचू पंडी मूर्ती एकोणीशे सदुसष्ट सोबत पहिले मोठे break मिळाले पर्स नंतर गारवा आणि हंसोली सारखे चित्रपट आले ज्या जितेन्द्र ची जास्त dance रंगत होते चित्रपटांशी त्याच्या जोश पूर्ण नृत्याने विशेषांक मिळवून दिला राजेंद्र राव आणि दासरी नारायण राव यांचे तेलगू चित्रपटच्या remix साठी जितेंद्रला वारंन वर जयेश दादा किंव्हा श्री देवी त्यांच्या सोबत जोडण्यात आले होते त्यामध्ये संजोग अवलाद मजदार चौधरी मवाली एकोणीशे त्र्याशी

या दक्षिण भारतीय remix वेतिरिक्त जितेंद्र ने लेखक इतका गुलजार त्यांच्या सोबत परिचय किनारा आणि खुशबुया सारख्या चित्रपटा मध्ये काम केले तेव्हा तात्यांची एक दबलेली बाजू होती ज्यात ओ माही रे सारखी अनेक सुंदर गाणे होती मुसाफिर हू यारो आणि नाम बन जायेगा राहुल देव बर्मन यांनी संगीत लिहिलेले आणि किशोर कुमार यांनी गायले जितेंद्र त्यांची पत्नी शोभा हिला फक्त चौदा वर्षा ची असताना भेटला होता तिनी शाळा पूर्ण केली college ला गेले आणि british airwaves मध्ये air hostess म्हणून नोकरी ला लागली स्वतःला अभिनेता म्हणून

जेत्या नि शांती गुटिरेगे फक्त कुटुंबातील काही सदस्य आणि मित्र उपस्तित असलेल्या एका सध्या समारंभात केले

जितेंद्र आणि शोभा याना त्याच्या लग्ना पासून दोन मुले आहेत आहे त्याच्या पयकी मोठी मुलगी ऐकता कपूर बालाजी चालवते